हा फोटोमध्ये आपल्याला अलाहाबाद बैंक भारत सरकार का उपक्रम विश्वास की परंपरा सोलापूर शाखा अस लिहिलेला एक बोर्ड पहायला भेटत आहे या बोर्डचा रंग अर्ध्याच्यावर पिवळा आणि खाली एक जांभळ्या कलरची एक पट्टी आहे.

एक माणूस तिथे थांबलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक बुलेट गाडी पार्क केलेली आहे व समोर एक लाइटी चा खांब दिसत आहे.

एका ठिकाणी पुस्तकांचा गट्ठा ठेवलेला आहे व त्याच्यावरती पिवळ्या कलर ची कॅरी बॅग आहे.

फोटो मध्ये आपल्याला एका कमानी वरती मेथोडिस्ट चर्च मोडी सोलापूर अस लिहिलेलं दिसत आहे व याच्या आत प्रवेश करण्यासाठी एक काळ्या रंगाच गेट लावलेल आहे ज्यावरती आपल्याला प्लस चिन्ह चिन्ह दिसत आहे.

मध्ये आपल्याला पहिल्यांदा एक मोठी बिल्डिंग पहायला भेटत आहे ज्या बिल्डिंग वर एच_एन_सी_सी अस लिहिलेलं आहे व समोर काही झाडांचे कुंड्या ठेवलेले आहेत आत जाण्यासाठी एक मोठा रोड आहे.

या फोटो मधे आपल्याला एक लाल कलर ची बस दिसत आहे. ज्याच्या वरती चड़चनकर ट्रॅव्हल्स आस लिहलेल आहे व खाली एक स्वस्तिक काढून श्री तुळजा भवानी प्रसन्न व पुढे एक स्वस्तिक काढलेलं आहे. या बस चा नंबर एम एच तेरा ए एक्स झीरो नऊशे तेवीस हा आहे.

या फोटो मध्ये आपल्याला एक बिल्डिंग दिसत आहे ज्यावरती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविध्यालाय सोलापूर अस लिहलेल आहे. ज्याच्या समोर एक कार थांबलेली आहे व समोर काही झाडे लावलेली आहेत. झाडांच्या नंतर याच्या मध्ये मैदान आपल्याला पाहायला दिसत आहे.